व्यक्ती आहेत ते उभ्या आहेत.

नाव्ह्याच दुकान दिसत आहे ते --

तसेच डेरी वर नाव लिहिलेलं आहे मलाई केसर पेढा अस नाव ब्यनरव --

तशेच दोन दुकान आहेत उघडे आहेत.

दोन ढोपरा दिसत आहे तसेच त्या ठिकाणी दांडी गाडायला ए --

आणि वरतून सलाब दिसत आहे.

आणि टू व्हीलर गाड्या लागलेल्या आहे.

फोटो मध्ये एक नदी दिसत आहे नदी आहे नदी अ नदीवरती धरण बांधलेलं आहे.

रेल्वे दिसत आहे रेल्वे ट्रेन उभी आहे आणि अ रेल्वे--

ट्रेन आहे आणि वरतून एक उड्डाण पूल बांधलेला दिसत आहे अशा पद्धतीने रेल्वेच चित्र दिसत आहे.

फोटोमध्ये आर्टिस्ट दिसत आहे तिथे साउंड सिस्टम आहे माईक लावलेला आहे लाईटिंग सजवलेली आहे.

एक झाडी केलेली आहे त्या झाडीमध्ये एक झाडाची लागवड दिसत आहे तसेच काहीतरी --

लॉन आहे झाड लागलेली आहे दाट झाड दिसत आहेत.

चित्रामध्ये काही सजावट केलेला आहे एक मुकुट दिसत आहे एक व्यक्ती आहे हाथ लावलेला आहे.

इथे जेवण वाढून देताना दिसत आहेत एक केटरच काम ते दिसत आहे टेबल ठेवलेल आहेत.

समोरील चित्रामध्ये हेलिकॉप्टर दिसत आहे हेलिकॉप्टर वरती एक व्यक्ती बसलेला आहे.

आणि एक व्यक्ती खाली उभा आहे आणि एअरपोर्ट दिसत आहे.

समोरच्या चित्रात एक कॉम्प्लेक्स दिसत आहे त्या कॉम्प्लेक्स मध्ये कापड दुकान आहे अन तसेच--

तिच्यानंतर मजीदी ला निळा रंग दिलेला दिसत आहे तसेच ओ--